आन अस विटकराच काळ-काळ अ-म्हणजे किल्ला सारखं बाधलेले आहे अन अस झाड पण दिसाय लागलेत अ-बाजूला--

इकड़ एक माणूस रिक्षेत काही तरी करताना दिसाय लागला अन अ अस झाड वगैरे पण दिसायलेत भरपूर.

ही एक शेतातल भाग दिसाय लागल काही तरी लावलेल आहे शेतात खूप आशे मोठ-मोठे झाड दिसायलाय आणि छोटे-- अन छोटे--

हे शाळेतले आत मधे अ जाण्याचा गेट दिसाय लागला मोठा आणि त्याच्यात भागीरथी उच्छ माध्यमिक विद्यालय पण लिहलेल आहे.

हा दृश्य दिसाय लागला आणि इकड डोंगर पण थोड़स दिसाय लागल साइडला --

दोन दोन थाळीच बांधलेल आहे. अन वरती लायटिंग पण लावलेल आहेत. अन आत मधून पण झाड आहेत. अन रेलिंग पण मोठी-मोठी अशी ही लावलेली ही वरती.

ले टना तिकड इकड साइडला एक कार आत मध्ये उभ आहे गेटच्या आत मध्ये अन वरती हॉटेल विजय अस नाव पण ली अ टाकलेल आहे.

अना-अ- इकड छोटस घर आहे अन-अ- सुखलेल ठिकाण म्हणजे दिस अ- दिसत आहे आणि तेचे डोंगरावर बरीशी झाड पण आहेत मोठे--

हे एयरपोर्ट आहे अन विमान दिसत आहे अन आत अ आत मधल एक खुर्ची आत मधल ठिकाण खूप छान आहे.

मोठी बिल्डिंग कार्यालय ची आण खाली पार्किंग ला अ गाडी लावताना लोक आहेत.

खूप मोठा हॉस्पिटल आहे आणि यूनानी हॉस्पिटल अस हॉस्पिटलच नाव आहे चांगला अस हॉस्पिटल आहे हे.

आण गुरु गणेश सौंस्था शिक्षण समिति द्वारा संचालित हे कॉलेज आहे.